एक रोड वगैरे आहे तिथे गाडी लावलेले आहे. आजूबाजूला घर वगैरे आहेत झाडझुडप आहेत माती वगैरे आहे कचरा आहे. जाण्यायेण्याची रस्ते आहेत साइडनी .

हा एक हॉल आहे इथे जाण्या-येण्याच रस्ता आहे. मोकळी जागा आहे. खूपसार्‍या खिडक्या वैगेरे आहेत खूपसार्‍या लोक आहेत गाड्या वगैरे लावलेला आहेत कंपाऊंड आहे. व्हाइट कलरच एक गेट आहे छोटासा जाण्यासाठी.